यूझर लॉजिन आणि सेशन्स वरील पाठात स्वागत
या पाठात आपण phpमधील पुढील वैशिष्टये बघू
एचटीएमएल formसबमिट करणे युजर नेम आणि पासवर्ड तपासणे
एंटर केलेली व्हॅल्यू डेटाबेस बरोबर तपासली जाईल
युजरनेम व पासवर्डचा डेटाबेस सेटअप करणे डेटाबेसला कनेक्ट करणे आणि लॉगआउट फंक्शनच्या प्रक्रिया पाहू
sessionsचा वापर करत असल्याने logoutबटण दाबेपर्यंत युजर logged इन राहिल
आता एचटीएमएल फॉर्म बनवण्यापासून सुरूवात करू
मायस्क्ल ची आपण सेटअप करत असलेली काही वैशिष्ट्ये पाहू
एचटीएमएल फॉर्ममधून लॉजिन डॉट पीएचपी नामक पेजवर जाऊन कार्य करू
हे सोपे करण्यासाठी वेगवेगळी पेजेस ठेवू
पोस्ट मेथड वापरू
येथे फॉर्म संपवू
टाईप करा इनपुट टाइप इक्वॉल टीओ टेक्स्ट आणि नामे इक्वॉल टीओ युझरनेम
येथे लाईन ब्रेक द्या
ही ओळ कॉपी पेस्ट करा आणि textच्या जागी पासवर्ड लिहा
नामे इक्वॉल टीओ पासवर्ड करा
ऑपरेटिंग सिस्टीमच्या वापरानुसार चांदणी किंवा गोल दिसणे अवलंबून असते
शेवटी सबमिट बटण बनवू ज्याची व्हॅल्यू लॉग इन असेल
हे करून बघू
रिफ्रेश केल्यावर पेज दिसेल युजरनेम आणि पासवर्ड असलेले इंडेक्स डॉट पीएचपी
लॉग इन वर क्लिक केल्यावर पेजवर जाईल जे उपलब्ध नाही
नीट समजण्यासाठी येथे लेबल्स समाविष्ट करू
रिफ्रेश करू
आपल्याला असे दिसेल
आता लॉजिन डॉट पीएचपी ही फाईल बनवू
प्रथम पीएचपी माय एडमिन उघडू
झॅम्प वापरत असल्यास हे पीएचपी माय एडमिन लोकल होस्ट वापरून आपोआप इन्स्टॉल झालेले असेल
नसल्यास गूगल ने शोधून तुमच्या लोकल होस्ट डायरेक्टरी मधे त्याची कॉपी करून ते सुरू करा
आता नवा डेटाबेस बनवू
येथे पीएचपी लॉजिन हा नवा डेटाबेस बनवू
createवर क्लिक करा
हे येथे तयार झालेले दिसेल
आता टेबल्स बनवू शकतो
तुम्ही sqlशी परिचित नसल्यास थोडक्यात जाणून घेऊ
डेटाबेस हे बेसिक स्ट्रक्चर आहे
यातtables संचित केलेली असतात
टेबल्स मधे रॉव्स आणि रॉव्स मधे व्हॅल्यूज संचित असतात
त्याला यूझर्स नाव देऊन OKवर क्लिक करा
नंबर ओएफ फील्ड्स न लिहिल्यामुळे एरर मिळाली आहे
नवा डेटाबेस बनवताना नोटपॅड किंवा कॉन्टेक्स्ट एडिटर वर हव्या असलेल्या सर्व फील्ड्स ची सूची लिहिणे उपयोगी ठरते
मी प्रथम इद नंतर यूझर नामे आणि शेवटी पासवर्ड घेणार आहे
एवढेच आवश्यक आहे
प्रोग्रॅममधील गरजेनुसार फर्स्ट नामे दाते ओएफ बर्थ इत्यादी देखील समाविष्ट करू शकतो
परंतु येथे केवळ ही 3 फील्ड्स वापरणार आहोत
येथे परत जाऊन तीन टाईप करून टेबल बनवू
आता पुढे फिल्डची नावे टाईप करायची आहेत
येथे इद टाईप करून त्याचा इंटिजर हा टाईप निवडू
ही प्रायमरी के आहे आणि हे ऑटो इन्क्रीमेंट होणे आवश्यक आहे
आता प्रत्येक वेळी नवे रेकॉर्ड बनेल तेव्हा त्याची इद valueएकने वाढेल
उदाहरणार्थ पहिल्या रजिस्टर केलेल्या युजरचा इद एक असेल तर दुस या युजरचा दोन पुढे तीन चार इत्यादी
पुढचे फिल्ड यूझर नामे आणि शेवटचे पासवर्ड असणार आहे
ते दोन्ही वर्चर्स म्हणून सेट करू आणि त्यास 25 अक्षरामध्ये सेट करू आणि पासवर्ड ही 25अक्षरामध्ये सेट करू
ह्यासाठी अजून काहीही सेट करण्याची गरज नाही
खाली स्क्रोल करून सावे वर क्लिक करा
आता हे खाली येऊन बघू शकतो
ह्यात व्हॅल्यू समाविष्ट करू
हे तपासू
युजर रजिस्ट्रेशन फॉर्म बनवण्यासंबंधीचे पाठ बनवले आहेत
त्याबद्दलची चर्चा तिथे करू
इद ची व्हॅल्यू आपोआप वाढेल
त्यामुळे तिथे काहीही लिहिण्याची गरज नाही
तिथे 1 लिहिला जाईल
युजरनेम मध्ये एलेक्स लिहा
माझा पासवर्ड एबीसी असेल
तुम्ही अजून चांगला पासवर्ड द्या
युजरनेम एलेक्स आणि पासवर्ड एबीसी हे लक्षात ठेवायला सोपे आहे
हे संचित केले आहे
ब्राउज करण्यासाठी ब्राउज tab क्लिक करा
खाली scrollकरू
एलेक्स आणि एबीसी हे अनुक्रमे आपले युजरनेम व पासवर्ड आहेत
त्याचा इद 1 आहे
आता लॉजिन डॉट पीएचपी पेज बनवू
लॉजिन डॉट पीएचपी हे सेव्ह करू
पीएचपी टॅग्स कसे बनवायचे ते पाहू
आता काही पोस्ट व्हेरिएबल्सचा वापर करू
इंडेक्स डॉट पीएचपी मधे पोस्ट मेथड वापरली होती
आता टाईप करू यूझर नामे इक्वॉल टीओ डॉलर अंडरस्कोर पोस्ट स्क्वेअर ब्रॅकेट मधे युझरनेम
आपल्याला हे मिळेल
आणि पासवर्ड इक्वॉल टीओ डॉलर अंडरस्कोर पोस्ट स्क्वेअर ब्रॅकेट मधे पासवर्ड
प्रथम युजरनेम आणि पासवर्ड लिहिले गेले आहेत का ते तपासू
आपण फॉर्म व्हॅलिडेट करणार नाही
कारण युजरने ही दोन्ही फील्ड्स लिहिलेली आहेत
आता आयएफ स्टेटमेंट लिहू
हा मोठा ब्लॉक असेल कारण फिल्ड तपासल्यानंतर लागणारा सर्व कोड येथे लिहावा लागेल
लिहा युझरनेम म्हणजेच युझरनेम मधे व्हॅल्यू असल्यास हे ट्रू असेल
पुढे पासवर्ड
युझरनेम आणि पासवर्ड लिहिल्यावर हे ट्रू होईल आणि हा कोडचा ब्लॉक कार्यान्वित होईल
आपल्याला डेटाबेसला कनेक्ट करायचे आहे
त्यासाठी कनेक्ट इक्वॉल टीओ mysql connect नावाचे व्हेरिएबल बनवू
येथे कंसात पहिले पॅरॅमीटर होस्ट आहे म्हणून मी लोकलहोस्ट लिहित आहे
दुसरे युझरनेम म्हणून रूट लिहित आहे
तिसरे पासवर्ड आहे
तो मी वापरलेला नाही
आपण ते तपासून घेऊ
पुढे ओर डाई लिहून त्यात एरर मेसेज लिहू शकता
उदाहरणार्थ कोल्डंट कनेक्ट असे लिहू शकतो
मला माझ्या पासवर्डबद्दल खात्री नाही
तो काहीतरी वेगळा आहे
चूक केल्यास कोल्डंट कनेक्ट हा मेसेज मिळेल
आता टेबल चुकले डेटाबेस निवडणे आवश्यक आहे
त्यासाठी मायस्क्ल सिलेक्ट डीबी लिहा
इनस्टॉल केलेल्या पीएचपी मॉड्युल मधील हे built इन फंक्शन आहे
हे झॅम्प सोबतच येते
येथे डबल कोट मधे फ्प्लॉजिन लिहा
आता सर्व ठीक आहे असे समजू
मी येथे कोल्डंट फाइंड डीबी हा एरर मेसेज समाविष्ट करू शकते
पेज रिफ्रेश करून loginवर क्लिक करा
काहीच झाले नाही
आयएफ स्टेटमेंट एडिट करू
एल्से टाईप करून एचो किंवा डाई फंक्शन समाविष्ट करू
हे फंक्शन कॉल केल्यानंतर येथे काहीही कार्यान्वित होणार नाही
आपल्याला हवा तसा मेसेज दिसेल
येथे प्लीज enter आ यूझर नामे एंड आ पासवर्ड हा मेसेज लिहित आहे
हे रिफ्रेश करा
डेटा रिसेंड करा
हा एरर मेसेज मिळेल
पुढे एलेक्स आणि 123 चुकले एबीसी टाईप करून लॉग inवर क्लिक करा
कुठलाही एरर मेसेज मिळाला नाही म्हणजे आपण डेटाबेसला कनेक्ट झालो आहोत
हा भाग येथे संपत आहे
पुढील भागात डेटाबेसला कनेक्ट करून यूझर नामे आणि पासवर्ड कसा तपासायचा ते पाहू
धन्यवाद